नमस्कार
अरेज फंक्शन्स वरील पाठात आपले स्वागत
या पाठात शिकणार आहोत
फंक्शनमधे अरे पास करणे फंक्शनमधे एक्सिट स्टेटमेंट वापरणे फंक्शनमधे रिटर्न स्टेटमेंट वापरणे हे उदाहरणांद्वारे समजून घेऊ
ह्या पाठासाठी BASHमधील शेल स्क्रिप्टींगचे ज्ञान असावे
तुम्हाला बाश मधील अरेज आणि आयएफ स्टेटमेंटचेही ज्ञान असावे
नसल्यास संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या
httpwwwspoken tutorialorg ह्या पाठासाठी आपण वापरू उबंटु लिनक्स 1204 ओएस आणि ग्नू बाश वर्जन 42 पाठाच्या सरावासाठी कृपया ग्नू बाश वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे
प्रथम फंक्शनमधे अरे पास करणे आणि त्याचा वापर ह्याबद्दल जाणून घेऊ
मी function array डॉट श फाईल उघडत आहे
ही शेबांग लाईन आहे
array डिस्प्ले हे फंक्शनचे नाव आहे
ओपन कर्ली ब्रॅकेटने फंक्शन डेफिनिशन ची सुरूवात होते
डॉलर चा उपयोग आपण मागील पाठात जाणून घेतला होता
मुळात हे फंक्शनमधे पास केलेली सर्व अर्ग्युमेंटस प्रिंट करण्यासाठी वापरतात
डॉलर गोल कंसात लिहिल्याने अरे व्हेरिएबलमधे अरे एलिमेंटस संचित होतील
डॉलर महिरपी कंस सुरू अरे चौकटी कंसात महिरपी कंस पूर्ण कोडची ही ओळ ऍरेचे सर्व एलिमेंटस दाखवेल
डॉलर महिरपी कंस सुरू अरे चौकटी कंसात ओने महिरपी कंस पूर्ण कोडमधील ही ओळ ऍरेचे दुसरे एलिमेंट दाखवेल
Operating systems हा ऍरे उबुंटू फेडोरा रेढत आणि सुसे ह्या एलिमेंटसच्या द्वारे घोषित केला आहे
येथे operating systems हा ऍरे array display फंक्शनमधे पास केला आहे
फंक्शनमधे ऍरे पास करण्याचा सिंटॅक्स असा आहे function name स्पेस डॉलर महिरपी कंस सुरू array name चौकटी कंसात महिरपी कंस पूर्ण
प्रोग्रॅमवर जा
तसेच कलर्स हा ऍरे व्हाईट ग्रीन रेड आणि ब्लू ह्या एलिमेंटसद्वारे घोषित केला आहे
येथे कलर्स हा ऍरे array display ह्या फंक्शनमधे पास केला आहे
आता फाईल सेव्ह करून टर्मिनलवर जा
टाईप करा चमोड स्पेस प्लस एक्स स्पेस फंक्शन अंडरस्कोर अरे डॉट श एंटर दाबा
टाईप करा डॉट स्लॅश फंक्शन अंडरस्कोर अरे डॉट श एंटर दाबा
operating systems आणि कलर्स ऍरेजचे एलिमेंटस येथे दिसत आहेत
आणि operating systems आणि कलर्स ह्या ऍरेजची दुसरी एलिमेंटस देखील दाखवली आहेत
बाश मधे एक्सिट आणि रिटर्न स्टेटमेंटस आपल्याला प्रोग्रॅम किंवा फंक्शनचा स्टेटस कोड देतात
रिटर्न स्टेटमेंटमुळे जिथून फंक्शन कॉल केले होते त्या स्क्रिप्टकडे आपण परत जातो
एक्सिट स्टेटमेंटमुळे जिथून फंक्शन कॉल केले होते त्या पूर्ण स्क्रिप्टमधून आपण बाहेर पडतो
फंक्शनमधून परतण्याच्या ह्या दोन्ही पध्दती आपण बघू
मी return exitsh फाईल उघडत आहे
ही शेबांग लाईन आहे
return अंडस्कोरfunction हे फंक्शनचे नाव आहे
ओपन कर्ली ब्रॅकेटने फंक्शनची व्याख्या सुरू होते
हे आयएफ स्टेटमेंट दोन व्हेरिएबल्सची तुलना करेल
दोन्ही व्हेरिएबल्स समान असल्यास आयएफ मधील कमांडस कार्यान्वित होतील
हे एचो स्टेटमेंट हा मेसेज दाखवेल
थिस इस रिटर्न फंक्शन
रिटर्न 0 मुळे कंट्रोल फंक्शनकडून मुख्य प्रोग्रॅमकडे स्टेटस कोड 0 सहित पाठवला जातो
लक्षात घ्या फंक्शनमधील रिटर्न नंतरची स्टेटमेंटस कार्यान्वित होत नाहीत
फी हे आयएफ स्टेटमेंट पूर्ण झाल्याचे दाखवते
येथे exit अंडकस्कोरfunction हे फंक्शनचे नाव आहे
येथे आयएफ स्टेटमेंट दोन व्हेरिएबल्सची तुलना करेल
दोन्ही व्हेरिएबल्स समान असल्यास आयएफ कमांडस कार्यान्वित होतील
एचो स्टेटमेंट थिस इस एक्सिट फंक्शन हा मेसेज दाखवेल
एक्सिट 0 प्रोग्रॅम टर्मिनेट करेल
फी हे आयएफ स्टेटमेंट पूर्ण झाल्याचे दाखवेल
येथे 3 आणि 3 ह्या अर्ग्युमेंटस सहित फंक्शन कॉल केले जाईल
हे वे आरे इन मेन प्रोग्राम हा मेसेज दाखवेल
येथे 3 आणि 3 ह्या अर्ग्युमेंटस सहित दुसरे फंक्शन कॉल केले जाईल
एचो स्टेटमेंट थिस लाईन इस नोट डिस्प्लेड असा मेसेज दाखवेल
लक्षात घ्या एक्सिट प्रोग्रॅम टर्मिनेट करेल
एक्सिट नंतरचे काहीही कार्यान्वित होणार नाही
फाईल सेव्ह करून टर्मिनलवर जा
टाईप करा चमोड स्पेस प्लस एक्स स्पेस रिटर्न अंडरस्कोर एक्सिट डॉट श एंटर दाबा
टाईप करा डॉट स्लॅश रिटर्न अंडरस्कोर एक्सिट डॉट श एंटर दाबा
येथे दाखवल्याप्रमाणे आऊटपुट मिळेल
प्रोग्रॅम कसे कार्य करतो ते जाणून घेऊ
कंट्रोल मुख्य प्रोग्रॅममधे म्हणजेच स्क्रिप्ट मधे असेल
फंक्शन कॉल केल्यामुळे कंट्रोल return function वर जाईल
दोन्ही व्हेरिएबल्स समान असल्यामुळे थिस इस रिटर्न फंक्शन असा मेसेज दाखवेल
नंतर त्याला रिटर्न 0 स्टेटमेंट मिळेल
आणि कंट्रोल फंक्शनकडून मेन प्रोग्रॅममधील कॉल देणा या ओळीच्या खालील स्टेटमेंटवर जाईल
वे आरे इन मेन प्रोग्राम हा मेसेज दाखवेल
त्यानंतर फंक्शन कॉल केल्यामुळे कंट्रोल exit function वर जाईल
दोन्ही व्हेरिएबल्स समान असल्यामुळे थिस इस एक्सिट फंक्शन असा मेसेज दाखवेल
नंतर एक्सिट 0 हे स्टेटमेंट मिळेल
त्याने प्रोग्रॅम संपवला जाईल
एक्सिट नंतरचे कुठलेही स्टेटमेंट कार्यान्वित होणार नाही
तसेच थिस लाईन इस नोट डिस्प्लेड हे एको स्टेटमेंट कार्यान्वित होणार नाही
तुम्हाला फरक कळला असेल अशी अपेक्षा आहे
थोडक्यात पाठात शिकलो फंक्शनमधे अरे पास करणे फंक्शनमधे एक्सिट स्टेटमेंट वापरणे फंक्शनमधे रिटर्न स्टेटमेंट वापरणे हे उदाहरणांद्वारे समजून घेतले
असाईनमेंट म्हणून एक प्रोग्रॅम लिहा
ज्यातील फंक्शन ऍरेमधील सर्व एलिमेंटसची बेरीज करेल
हे फंक्शन एलिमेंटसची बेरीज दाखवेल
या फंक्शनला 1 2 3 आणि 4 5 6 हे दोन ऍरे एलिमेंटस देऊन कॉल करा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
परीक्षा उत्तीर्ण होणा या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जातेअधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा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
यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ओन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ओएफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहेयासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे